मोठी ईमारत दिसत आहे ईमारतीच्या खाली तीन ए_सी लावलेल्या आहेत त्या ए_सी पाढऱ्या रंगाच्या आहे

मैदानाच्या आजूबाजूला मोठे कंपाउंड दिसत आहे तसेच आजूबाजूला हिरव्या रंगाचे झाड दिसत आहे वरती निळ्या रंगाचे आकाश आहे त्यामध्ये पांढरे ढग दिसत आहे.

एक घर दिसत आहे त्या घरामध्ये एक चॉकलेटी रंगाचा सोफा ठेवलेला आहे.

एक मोठा हॉल दिसत आहे त्या हॉलच्या भिंतीवर एक लाल रंगाचे नक्षीकाम केलेले आहे त्या हॉलमध्ये एक पांढऱ्या रंगाची खुर्ची ठेवलेली आहे

आणि त्याच्यावरती एक बाई बसलेली आहे तिने नारंगी रंगाची साडी घातलेली आहे तिच्या आजू बाजूला काही बायका उभ्या आहेत